मला काचं दिसत आहे मला एक गाडी दिसत आहे.

जस की बघू शकतो हे एक मंदिर आहे तिथे खूप सारे माणसं दिसत आहे.

खूप सारे डब्बे दिसत आहे एक बॉक्स दिसत आहे.

दोन पोल दिसत आहे दूर ऑटो दिसत आहे एक रेल्वे दिसत आहे.

एक टेम्पो दिसत आहे एक घंटी दिसत आहे एक नंदी बैल दिसत आहे.

ती नंबर प्लेट पांढऱ्या कलर ची आहे त्याच्यावर एम_एच एकोणवीस सी_एफ --

त्याच्या बाजूला एक पाण्याची बॉटल दिसत आहे.

खाली एक माणूस दिसत आहे त्यांनी पांढरा कलर च शर्ट घालून आहे त्याच्या हातामध्ये एक छत्री आहे ज्याचा कलर काळा आहे मला दोन गाड्या दिसत आहे.

ट्रक दिसत आहे ट्रकचा कलर पांढरा आहे.